हिरवे हिरवे गवत आलेलं आहेत. आणि मोठे मोठे झाडे उगवलेले आहेत तिकड दुरर्वन निळ आकाश दिसत आहे त्यावर पांढरा रंगाचं आकाश दिसत --

आहे त्या भिंतीला थोड्या थोड्या खिडक्या सुद्धा आहेत वरती एक पिवळ्या रंगाचं लाईट लावलेलं आहे आणि एक पांढऱ्या रंगाची ट्यूब कांडी लावलेली आ--

मैदान आहे त्या मैदान मध्ये खूप सारे हरीण आहे ते हरिण नारंगी रंगाचे दिसत आहे त्याना शिंग आहेत तर काहींना शिंग नाहीयेत.

आजुबाजुला पुसत पुसत झाडे दिसताय आजुबाजुला खांब उभे केलेले दिसताय ते खांब चॉकलेटी रंगाचे आहे वरती निळ भोर आकाश दिसताय त्यात पांढऱ्या रंगाचं ढग आहे.

इते एक बस स्टैंड दिसता है इते बस स्टैंड पर खूब सारा बस हुबा है ते गुलाबी हानि खड़ा रंगा चा हते बस चा बाज़ूला एक रिक्शा हॉबिय यह बस स्टैंड के आज़ू बाज़ूला खूब सारी हरे रंगची धाड़ी दिसता हाई।

वरती निळ्या रंगाचं आकाश आहे त्यामध्ये थोडे भुरकट भुरकट पांढऱ्या रंगाचे ढग दिसत आहेत.

वरती निळेभोर आकाश आहे त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे ढग आहेत या शाळेच्या समोरून एक मोठा रस्ता चाललेला आहे.

एक मोटा चर्च आहे. ते चर्च पांढऱ्या रंगाचे आहे ते चर्च च्या समोर हिरव्या रंगाचे झाडे लावलेले आहे या चर्च चा सोमर एक साइकल लागलेली आहे ती सायकल निळ्या रंगाची आहे.

भाज्यांच दुकान आहे त्या भाज्यांच्या दुकानामधे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत त्यामधे काही भेंड़ी ठेवलेली आहे काही वाल ठेवलेले आहेत काही शिमला मिर्ची ठेवलेली आहे.

समोर फुगे लावलेले आहे ते फुगे पांढऱ्या रंगाचे आहेत काही लाल रंगाचे आहेत त्या माणसाच्या हातात गुलाबी रंगांचे फुगा आहे.

एक मैदान आहे त्या मैदानच्या आजूबाजुला हिरव्या रंगची झाड आहेत ह्या मैदानावर लहान लहान मूल आहेत त्यानी शाळेचा गणवेश घातलेला आहे इथे एक मॅडम आहे तिनी लाल रंगची साड़ी घातलेली आहे हे खो-खो चे खेळ खेळत आहे.

इथे एका एक बिल्डिग चे बांधकाम चालू आहे त्या बिल्डिग च्या समोर एक मानुस उभा आहे त्या निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँन्ट घातलेली आहे या बिल्डिग च्या समोर एक मोटा टेम्पो दिसत आहे तो टेम्पो पांढऱ्या रंगाचा आहे या बिल्डिग --

ती आजूबाजु ल खूप सारा हिरवळ आहे आणि हिरव्या रंगाचे झाड आहेत या बिल्डिंग च्या या वरती निळ्या रंगाचे आकाश आहे त्यामधी पांढऱ्या रंगाचे ढग --

या शाळेचा रंग थोडासा पांढरा आणि थोडासा तपकिरी रंग आहे वरती निळं भोर आकाश दिसत आहे त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे ढग दिस--